हा थोडासा शहराच्या मध्ये --

हि एक अडवान्स टेक्नोलॉजीची असावी.

आणि जेवढी ऍडव्हान्स गाडी असेल तेवढी तिची किंमतही अधिक मोजावी लाग --

हि कदाचित अ खूप जुनी जर ही जर आपल्या भारतात असेल तर हि इंग्रज काळातील असावी.

हा कार्यक्रम गेट टू गेदर किंवा कुणाची मंगनी वगैरे --

माणसांच्या घराच चित्र दिसत आहे या विविध ठिकाणी पहायला मिळतील ग्रिल आपल्याला पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी --

चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.